आहे.आपल्याला इथे कॉलेज च गार्डन दिसत आहे. त्याच्यामध्ये हिरवेगार झाड दिसत आहे. ढग दिसत आहे. पूर्ण कॉलेज च एरिया दिसत आहे एन्ट्र्या दिसत आहे इथ गॅदरिंग होत.

अह काढ़ू शकतो इतक फील रियल फील वाटत आहे हिरवेगार झाड दिसत आहेत धबधबा दिसत आहे डोंगर दिसत आहे आणि पाण्याचा एंट्रैन्स इतक सुरेख आहे.

करतोय आपण तर त्याच्यातून वरती हिरवेगार झाड दिसत आहे वरतून लोक पण दिसत आहे आणि आपण जर इथून--